त्यात आपल्याला एक हेलिकॉप्टर सारखा दाखवलेला आहे तो पोरांच्या खेळण्याकरिता आहे तिथे खूप हिरवे हिरवे झाड आहे त्या हेलिकॉप्टरचा रंग लाल पिवळा निळा काळा --

इथं आपल्याला खूप पुस्तके दिसत आहेत तिथे एन एटी थ्री पॉईंट फाईव्ह एका पुस्तकाचे नाव आहे ते पुस्तक एकाच सेंटर मध्ये उप ठेवलेले आहे त्या सेंटर चे नाव खूप--

तिथे पा खिलाडू नी पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले आहे तो स्टेडियम खू खूप रंगाने भरलेला आहे मग निळा पांढरा पिवळा.

आहे त्या गेट च्या वरती काहीच नाही आहे.

मजा करता आहे तिथे खूप मोठ्या मोठ्या घसरण पट्ट्या पण आहे घसरण --

झाडांच्या बाजूला हिरवी हिरवी घास आ--

निळा पिवळा असा दाखवलेला गेला--

ती भिंती आहे त्या इमारतीला खूपसे खि--

एका हॉटेल सारखे दिसत आहे त्या रूम मध--

आपल्याला एक चर्च दाखावला गेला आहे त्या चर्च च्या समोर एक--

त्या पोरांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घात--

निंदाय तिथे एक माणूस त्यांचे फोटो काढताना दिसत आहे.

ते लिहिलेल आहे तिथे खूप प्रकाश आहे तिथे पिवळ्या रंगाच्या--

ट्रिपल सहा सात सात टीसी असा लिहिलेल --

यात आपल्याला एक लायब्ररी दाखवल्या गेलेली आहे लॅब --

मूल अभ्यास करत आहे एका पोरीने लाल रंगा--

त्या आजूबाजूला तीन चेअर आहे त्या चेअर चा रंग ला --

ती कुर्ती घातलेली आहे तिथे एक बाई उभी आहे ते --